धरणाच चित्र दिसत आहे धरणाच्या आजूबाजूला एक पूल आहे पूलाच्या समोर अह खूप पाणी साठलेलं आहे आणि अह मधी एक पाणी फिल्टर करण्याची मशीन आहे बाजूला एक ओली माती दिसत आहे मातीच्या आजूबाजूला--

हे एका जिम च चित्र आहे जिम मध्ये अअ आ हँड हँड मशीन लावलेले आहेत याठिकाणी व्यायामाचे साहित्य दिसत आहे. समोरच --

हे एका समुद्रच्या समुद्रकिनार्‍याचे चित्र आहे आजं अं बीच चं चित्र आहे समोर वेगवेगळे लहान लहान अह ट क अह खिडक्या उभे केलेले आहेत त्याच्या ठिकाणी वेगवेगळे माणसं बसलेले आहेत. माणसांच्या आजूबाजूला--

हे चित्र एका होडिच आहे. होडीमध्ये एक माणूस रस्सीच्या सहाय्याने होडी ओढत आहे. समोर एक लाल रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट च्या बाजूला माळाचे झाड आहेत. माळाच्या झाडाच्या बाजूलाच --

समोर एक हॉटेल दिसत आहे हॉटेल च्या आजूबाजूला अ आजूबाजूला रंगीबिरंगी कलर मारलेला आहे कलर च्या आतमध्ये --

समोर एक अह जा समोर एक इमारत दिसत आहे इमारतीच्या बाजूला गाळ्या दिसत आहे गाळ्यामधी काही लोक जागा खरेदी करताना दिसत आहे.

अअ देवाच्या सम देवाला एक लाकडी चौकटीत ठेवलेल आहे.